इथं आमचं एक मस्जिद हाय मस्जिदात खुपशे लोकं येतात आम्हाला खूप छान प्रकारे मजेत आम्ही पण जातो आम्हाला पण खूप छान प्रकारे --

आणि किती छान प्रकारे दिसून राहिला आणि किती छान प्रकारे कपडे घातलेले दुपट्टा पण घातलेला.

आजूबाजूला खूप छान प्रकारे झाड पण लावलेय समोर एक टंकी पण य.

ह्या पाही एक कॉलेज आणि एक शाळा आहे खूप छान प्रकारे कॉलेज आणि शाळा दिसून राहिले.

वी केअर युअर फेव युअर सर्विस आहे इथ हॉटेल हॉस्पिटल --

कृष्णापासून चे महाकाल पासून सगळ्या सगळ्या अलग अलग प्रकारचे देव पणदिसून राहले.

आम्हाला पण हे पूजा पाहण्या चे खूप छान पैकी दिसून राहिले आणि--

आणि इथून बस एकत गेट पण आहे गेट मस्त गेट मस्त पैकी सफरी गेट सारख उघडल गेल आणि खूप छान प्रकारे इथे मस्त --

आमच्या इकडला चंद्रपूर मधला एरिया इथ पहा किती छान प्रकारे इथ बोर्ड लावलाय.

आणि खांडवा मॅचिंग सेंटर इथे एक बोर्ड लावला --

मागे आम्ही गेलो होतो आणि खूप छान प्रकारे आम्हाला दिसले होते आणि खूप मस्त पैकी--

करतानी पण दिसत आहे आणि इच्छिक भरपूर शी लोक हे पाहायला येतात आणि खूपशी लोक इथ गर्दी पण करतात आणि--

पहा ते किती छान प्रकारे ते विणा वाजवत आहे तबला वाजवताय किती छान प्रकारे दिस--

बघा हे किती छान प्रकारे हा ए.टी.एम. दिसून राहिला आहे ए.टी.एम. मध्ये भरपूरशी गर्दी असं--

आणि हे रात्रीची वेळ चालू आहे. इथ बघा किती सारे लोक एकामेकांच्या अंगावर धक्काधुक्की करतए आणि किती छान --

गर्दी करून ते आपले एकामेकांचे पैसे पण काढू राहिले आणि खूप छान प्रकारे--

आणि खूप मस्त पैकी दिसून राहिलाय इथ पण हा लेझर च्या शोरूम आहे ह्या शोरूम मध्ये बहुत साऱ्या सस्त्या गाड्या मिळतात आणि--

काम करून इथे मस्तपैकी पैसा कमवले त्यानी किती छान प्रकारे ते मस्त पैकी सजवून आणि दिसलाय.

आमी मागे इकडे गेलो होतो आणि खूप छान प्रकारे आम्हाला दिसून राहिला आणि खूप मस्तपैकी पण आम्हाला खूप छान प्रकारे दिसून राहिला.

त्या गॅरेज मध्ये पहा तुम्हाला किती साऱ्या कारा दिसत आहेत अन त्या कारा खूप बिघडलेल्या आहेत म्हणून ते--

पोरींनी इथे डान्स केलात आणि हा शाळा पण खूप चांगल्यात आणि ह्या शाळेमध्ये डान्स पण खूप चांगले लोक शिकीवतातआणि त्यांनी पण फार मस्त हातामध्ये --

तो वेल्डिंग पण करताना दिसू राहिलाय एक माणूस पण तो वेल्डिंग एकदम --

आणि जे खंब्यावर पण पोस्टर लागलेले आहे ते.